या, hi चिन्मय hi चैतन्य, काय करतोय? बस, काय नाही बसलोय भावा. तू काय करतो? काय नाही आपण आता विषयावर बोलणार होतो आपल्या जे की खूप important विषय आहे.

अं spirituality in modern age म्हणजेच की spirituality का गरजेची आहे किंवा अध्यात्म का गरजेचं आहे modern age मध्ये.

हे कशासाठी उपयोगी आहे पुढे?

अध्यात्म म्हणजे असं अवघड अशी कोणती गोष्ट नाहीये पण तुला सांगतो आपल्याला जर स्वतःला जाणून घ्यायचं असेल तर अध्यात्माची खूप गरज आहे आपल्याला. आणि अं त्याच्यामध्ये अध्यात्म हा खूप मोठा role play करतो. त्यात त्यातल्या त्यात अं आधी आधीच्या काळात म्हंटलं तर अध्यात्म म्हणजे ते लोक त्यांचे जे habit होते जसं की अं ध्यान वगैरे करायचे, जसं की गौतम बुद्ध आहेत. ध्यान वगैरे करत होते. त्यांनी ध्यान किंवा स्वामी विवेकानंद आहेत, त्यांनी ब्रम्हचार्याचं पालन करून अं भरपूर गोष्टी साध्य केलेल्या आहेत त्यांच्या जीवनात. असंच भरपूर लोकांनी अं आधीच्या काळात तपस्या किंवा हे करून अध्यात्माचं follow केलेले आहेत. तसंच

मला एक अजून एक गोष्ट सांग आपण जे अध्यात्माचा आता ह्या पुढे जो फायदा आपल्याला कसा होऊ शकतो?

जे काही आता विचार येतात डोक्यामध्ये आपल्या चालू असतात की अं आपल्याला हे करायचंय किंवा किंवा कोणती गोष्ट करायची असेल तर ती होईल की नाही , किंवा असेच भरपूर गोष्टी tension असतं जे life मध्ये आपल्या, की अं बाबा आता उद्या नेमकं करायचं तर काय, आपल्याकडे पैसे नाहीत वगैरे असं तसं भरपूर विचार येतात. आपल्याला प्रत्येक ठिकाणी अध्यात्म साथ देऊ शकतं. म्हणजेच की आपल्याला आतून जर आपल्याला स्वतःला ओळखायचं असेल तर आपण अध्यात्म चा वापर शंभर टक्के करायलाच पाहिजे.

अध्यात्मामध्ये कुठ-कुठल्या गोष्टी येऊ शकतात असं तुला वाटतं? अध्यात्मामध्ये अं आपण अं भरपूर गोष्टीम्हणजे येतात जसं की आपण

सगळ्यांपासून काय knowledge आलं जसं की आता अं भरपूर ग्रंथ आहेत जे की आपल्याला भरपूर अध्यात्म कडे वळायला भाग पाडतात. तर हे सगळ्या गोष्टी आहेत अध्यात्मामध्ये तर

okay आणि अजून आता म्हणजे समजा, आता अध्यात्मामध्ये तू कुठल्या गोष्टी follow करतोस? मी अं माझ्याकडून तितकं नाही होत पण जसं मला वेळ भेटतो अं free time तेव्हा मी म्हणजे sunday वगैरे असेल तेव्हा मी ध्यान वगैरे करतो. अं जमेल तसं. त्याचा मला भरपूर फायदा होतो.

okay तर अध्यात्माचा उपयोग आपल्याला पुढं म्हणजे तू बोललास की modern age साठी का उपयोगी आहे? त्याच्याबद्दल तुझं काय मत? अं modern age साठी म्हणजे की जसं की अं तू बघ आता, तुला सांगतो मी अं भरपूर अशे मुलं-मुली आहेत, जे की आता college life मध्ये असतील किंवा म्हणजे भरपूर आता अं job वगैरे करत असतील, तर त्यांना कामाचा तनाव इतका जास्त असतो की ते त्या तनावाला सोडायसाठी भरपूर अशा गोष्टी वापरतात, किंवा ते

tension आलं तर cigarette पितात, किंवा दारूचं वापर करतात, तर या गोष्टी त्यांना माहीत असून पण ते टाळू शकत नाहीत तर अशा ठिकाणी त्यांना किंवा आता जर म्हणजे

आपण अं अध्यात्म करायलाच पाहिजे आणि त्याचा benefit पण आपल्याला भेटतोच . तर इतर गोष्टी आपल्याला टाळण्यासाठी किंवा इतर गोष्टींमध्ये कमी लक्ष देण्यासाठी आपण म्हणजे अध्यात्म आपल्याला खूप support करते. जसं की आता वरवरचं न म्हणतात, की अध्यात्म हे काय आहे, म्हाताऱ्या माणसांनी करावं किंवा वयस्कर वृद्धांनीच करावं तर, हे असं नसून आपलं ते दृष्टिकोन आपण बदलायला पाहिजे. असं माझं म्हणणं आहे की आपण follow करायला पाहिजे की आपण आता एखाद्या देवाच्या मंदिरात जरी गेलो तरी तिथं आपल्याला positive energy जाणवते. की आपल्याला भोग जाणवतात काही मंदिरात असं वाटतं की रम्य वातावरण आहे असं वाटतं. तर अं

अध्यात्म म्हणजे आपण म्हणतो की आता मंत्र-तंत्राचा उच्चार जो असतो त्यानं

science वर, तर अं तू याच्यावर पण विश्वास करायला हरकत नाही कारण की मंत्र आणि अं हे जे science आहे ते एकाच coin चे दोन भाग आहेत.

शांत करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. तर हे prove झालेलं आहे की, म्हणजे जसं की आता हनुमानचालीसा झालं ते पण आता मोठं मंत्र type च झालेलं आहे. जरी तो दोहा असेल तरीपण त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या की मंत्र आहेत मोठमोठे. तर ते जरी नुसतं म्हंटलं त्याच्यामध्ये

हा, काय रामरक्षा पण असच आहे. परत अं आपल्या जर काही बघायला गेलं तर काही ब्राम्हण समाजामध्ये काही दोन प्रकार असं आहे यजुर्वेदी एक म्हणजे यजुर्वेदामध्ये पण दोन प्रकार आहेत , शुक्लवेदी आणि